थोडं शेतीविषयी माहिती

शेतीचे महत्व म्हटलं म्हणजे मॅडम शेती परवडणारी पण आहे आणि न परवडणारी पण आहे.

जे पीक लावलं आहे ते पुरंच वाहून गेलं आहे आणि

तुम्ही स्वतः शेती करता का? हां मी स्वतः शेती करतोय, माझ्याकडे चार एकर शेती आहे.

त्याच्यामध्ये कपाशी आहे.

हो त्याच्यामध्ये तुरी पण आहे एक एक सिंगल सिंगल ह्याच्यावर

शेतीमुळं जंगलतोड पण होत आहे, म्हणजे शेतीसाठी किंवा

लाकडं पण तोडून नेतात आजकाल.

त्याला रिझन आहे

आणि नुकसान केल्यानंतर जे आपल्याला मिळायला हवं आहे

तुम्हाला हायब्रीड बद्दल काही बोलायचं आहे का? म्हणजे हायब्रीड बद्दल काय वाटतं?

हायब्रीडमुळे आजकाल खूप फायदे झाले आहेत, हायब्रीड मुळे

आणि तुम्ही कोणत्या खताचा उपयोग करता मग शेतीमध्ये?

हे मी दरवर्षी वापरतो.

पहिला फवारा, दुसरा फवारा, तिसरा फवारा

आणि अंदाजे सोयाबीन म्हणजे काय परिस्थिती आता सोयाबीनला घेऊन?

आणि नसल्यासारखंच असल्यासारखं आहे. आणि सध्या कापूस महाग आहे पण आपल्या शेतीमध्ये तेवढा कापूस पिकलेला नाहीए.

शंभर पर्सेंट शेती दरवर्षी राहायची

तुम्हाला काय वाटतंय कि आजकाल म्हणजे शेती करणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी झालं आहे की जास्त वाढतंय?

शेती पाहिजे तेव्हढ्या प्रमाणात परवडत नाही हं. कापसाचे भाव काय आहेत आता? कापसाचे भाव अंदाजे यंदाच्या वर्षी

आणि मध्ये मध्ये संत्र्याला मोसंबीला कोळशी सुद्धा आली होती.

त्याच्यात पण नुकसान झालं असेल मग शेतकऱ्यांचं.

आणि माल जर डॅमेज झाला तर

म्हणजे पन्नास पर्सेंट घटून जातात त्याच्यामध्ये माल डॅमेज असल्या कारणानं

तुरी वगैरे ह्याच्या व्यतिरिक्त टमाटर मिरची वांगे अशी वगैरे लागवड तुम्ही लावता का?

साऱ्या इकडे तोच भाव राहते, आजच्या कंडिशनला दहा रुपये किलो टमाटर आहे.

त्याची अजून कॅरेट नेणाऱ्यांची मजुरी ह्या कारणाने ते टोमॅटो परवडत नाही.